गवत खुप उंच उंच ये. त्यांचा कलर हिरवा ये.

पण ते बंद ये. खालचे दोन शटर ओपन ये.

ब्लू कलर च शर्ट घातलेलं ये.